age पेक्षा जास्त older दिसू लागतो तर मला असं वाटतं त्याच main reason आहे कि तुम्ही healthy food नाही खात तेच main reason आहे तुम्ही healthy food खाल्लं पाहिजे आणि अं exercise केली पाहिजे आणि आपण healthy राहू शकतो त्या आता वेगळेवेगळे food चे अं पद्धत असली तरी pizza सगळ्यांना आवडतो burger हे सगळ्यांना आवडतो तसेच खूप ठिकाणच तसं आपण मुंबई ला बघितलं तर वडापाव हे खूप famous version आहे दहा रुपयाचा वडापाव मध्ये लोक दिवस दिवस राहतात, दिवस दिवस वडापाव खाऊन जगतात कारण कि तिथली life हि खूप hectic आहे आणि तिथलं सांगडे जण आपलं carrier बनवण्यासाठी आले असतात आणि अं सगळ्यांनाच खूप घाई असते तिथं तर तिथले लोक देखील health च किंवा food शी relate करू शकतात जसकी खूप लोक तिथले काय करतात कि फक्त वडापाव खातात आणि जगतात तसं नाही केलं पाहिजे नारळ पाणी पण पिलं पाहिजे आपण नारळ पाणी पण चांगलं असत नारळ पाण्यानी पण बरेचशे म्हणजे आपल्याला जे म्हणजे कधी आपल्याला weakness वगैरे जाणवलं ते पण दूर होऊ शकत, जर डॉक्टर पण सांगतात जर आपल्याला saline लावायची वेळ आली तर डॉक्टर देखील म्हणतात तुम्ही नारळपाणी पिऊन टाका तर तुम्हाला हे saline लावण्याची गरज नाही पडणार तर आपण केलं पाहिजे डॉक्टरला सांगण्याची वेळ नाही अली पाहिजे तर आपण अं sorry आपण अं नारळ पाणी पिलं पाहिजे fruits खाल्ले पाहिजे जसेकी fruit खान खूप important आहे आता खूप जण लोक काय करतात fruit salad करून खातात किंवा custord milk मध्ये पण ते fruit मिसडुन खातात तर ते देखील एक healthy आहे पण मला असं वाटतं कि fruit ला कोणत्या पण मसाल्या सोबत नाही खाल्लं पाहिजे जसेकी salad बनवताना बघायचं बरेच लोकं आहेत जे त्याच्यामध्ये चाट मसाला टाकतात, चाट मसाला किंवा खूप जास्त मीठ टाकतात तर काय होत खूप जास्त मीठ आणि चाट मसाल्यांनि त्याची जी पण हम्म हे असते म्हणजे पूर्ण vitamin protein असते म्हणजे जागीच एकदम कमी होऊन जाते एकदम आधीच तर आता खूप जास्त hybrid fruit निघाले आहेत आता आपल्याला तर माहीतच आहे

खराब केलं पाहिजे कारण कि बराच लोक आता apple वर पण काय करतात चाट मसाला टाकतात किंवा मीठ टाकतात तसं नाही केलं पाहिजे कारण कि चाट मसाला आणि मीठ नि काय होतं सध्याच्या पहिले तर tasting powder चा खूप वापर केलेला असतो कारण कि ते एक प्रकारचं tasting powder च आहे त्यांनी taste येते आपल्या जर अश्या या म्हणजे खातोय त्याला food ला तर tasting powder मुडे काय होत कि जे पण आपलं आहे आहार खातोय आपण तो आपण हे अं distroy होतो पूर्ण आणि आपलं हे food म्हणजे fruit पण आपलं हे healthy असतं ते unhealthy मध्ये बदलून जातं मला असं वाटतं त्याचा वापर आपण नाही केला पाहिजे आपण जसं fruit आहे जसेकी watermelon मध्ये पण खूप जण काय करतात त्याचा juice बनवताना ठीक आहे तुम्ही juice बनवताये तर थोडंसं टाकलं तरी पण valid आहे पण तर तुम्ही खाताय पण तरी पण टाकताय तर त्याला काहीच नाहीये, कारण कि juice मध्ये पण खूप लोक काय करतात कि अं चाट मसाला टका, हे टाका हे करा, ते करा त्याने taste येईल कोणी कोणी तर त्याचा mocktail पण बनून पीत mocktail चा मला कळत नाही कि mocktail बनवून पिण्याचा काय अर्थ आहे तर त्याच्या मध्ये तुम्हाला सोडाच टाकायचा आहे mocktail च्या नावानी आणि जर सोडाच प्यायचा आहे तर तुम्ही fruitjuice पिण्याचं का नाटक करता ते तुम्ही नाही केलं पाहिजे मला असं वाटत कि तुम्ही जे unhealthy आहे ते unhealthy आहे आणि जे healthy आहे ते healthy आहे तर असं करून आपण healthy food ला पण आपण unhealthy करून टाकतोय आणि बरेच लोकं जसेकी अं खूप जे आहे ना लोक butter खातात अं तर butter खाल्लेलं पण चांगलं असत असे बरेच लोक आहे food मध्ये पण बरेच प्रकार निघालेत glutten free food असतं vegan असतं तर ते vegan food म्हंटल तर आपण म्हणजे जे आपण म्हणजे जे पण food आहे त्याच्या मध्ये dairy च्या product चा पण तर वापर केलेला नसतो तर त्या product ला आपण vegan म्हणू शकतो जसेकी अं vegan जे लोक आहेत ना ते खूप जास्त म्हणजे अं अं vegan जे लोक आहेत ते खूप जास्त प्रकारे आपलं अं जे diet आहे ते संभाळतात किंवा dairy चे product नाही खात किंवा जे protein घेण्यासाठी जे लागत ते कमी खातात मला असं वाटत कारण कि protein चे जे पण product आहेत ते त्यांनी vegan च्या माध्यमातून केलेले असतात असं वाटत मला कारण त्यांनी vegan हे खूप जणांसाठी म्हणजे एक अं चांगलं आहे आणि आता खूप लोक याकडे

त्यांचे जे product असतात ते ना खूप महाग असतात तसं vegan पन हे खूप महाग असतं त्यांचे product पण खूप महाग असतात तर आपण ते पण try करू शकतो तसं तर मला असं वाटत कि आपण veg च food जास्त खाल्लं पाहिजे veg मधूनच आपण protein vitamin improve केलं पाहिजे आणि त्यातूनच आपण आपलं diet maintain केली पाहिजे तेच food आपण खाल्लं पाहिजे कारण कि अं nonvegitarian food एकतर पचण्यासाठी पण खूप अवघड असतं तसंच जर आपण एखाद्याचा जीव माणसाला अं कापून खातोय तर ते पण चांगलं नसते असं मला वाटत कारण कि प्राणी त्यांचा पण जीव आहे त्यामूळ या गोष्टी नाही केल्या पाहिजे आपण veg food खाल्लं पाहिजे किंवा अं veg food पण खूप tasty असते आणि खूप healthy असतं जर आपण non veg कडून veg कडे वळलो तर खूप चांगलं होईल आणि आपले जी पण health चे problem आहे ते पण बऱ्याच प्रमाणावर सुटतील तसंच आपण tasty tasty food हे try केलं पाहिजे अं जर आपण कुठं गावाला जातो तर आपण अं तिथलं food speciality try केली पाहिजे जसेकी खूप लोकांना एकच एक food खाण्याची सवय असती म्हणजे कि हे जर कुणी जर आपण एखाद्या hotel मध्ये जाऊन खात असणं तर तिथं pizza च खातात नवीन नवीन try नाही करत त्याचा जो basic veg pizza आहे तोच try करतात दुसरा पण आपण pizza try केला पाहिजे दुसरा varieties try केला पाहिजे जसेकी आपण गुजरात ला जाऊन जर भाजी पोळी खाल्ली तर काहीच फायदा नाही जसेकी आपण राजस्थान ला जाऊन भाजी पोळी खाल्ली तर काहीच फायदा नाही त्या गोष्टीचा आपण तिथलं speciality जपली पाहिजे आणि तिथलं हे food खाल्लं पाहिजे मला असं वाटतं आणि अं कारण कि ते जे तिथं जाण्याचा तोच फायदा आहे आणि आपण ते नाही केलं तर मला नाही वाटत असं काही काही होणार नाही मला असं वाटत कि खाल्लं पाहिजे कारण कि आपण तिथे एकदाच जातो किंवा life मध्ये दोनदा तीनदा जातो आणि आपण ते try केलं पाहिजे त्यामुळं आपल्याला taste समजते तिथली speciality समजते किंवा ते बनवण्याची पण recipe समजते

आणि अं आपण सगळ्यांनी tasty food खाल्लं पाहिजे Thank you काय, काय नाही भो news बघत होतो, तू काय करतोय? अं तेच आहे, नागपूर मध्ये अधिवेशन चालूये तिथे अब्दुल सदानंद संजय राठोड यांच्यावर हि काळेराम जमीन घोटाळ्याचा आरोप. अडचणीत वाढ! हम्म संजय राठोड हं असंय का हा! हा हा. असंय का, अं अं चांगलं नाही झालं. ते भारताचे पहिले कृषिमंत्री होते doctor पंजाबराव देशमुख त्यांची जयंती आहे आज. हा. अं हा ना अं हा मराठीत बोलून घे फक्त. अं महिलांची असभ्य वर्तन म्हणजे भंगाच्या आरोपानंतर त्यांना जिल्हाआरोग्य अधिकारी doctor खटगावकर अधिकारी यांचे निलंबन केलं.

हम्म! नाना पटोले म्हणताय सीमा वादावर कि बॉ आपण एक ठराव आणू जेणेकरून म्हणजे ते शिक्षण मध्ये लागू होईल आणि हे करू बॉ बंदी. हम्म अं

हम्म! हा भेटू शकतं त्याला ते पण. ODI चं पण म्हणताय ते. अं ते अं असंय का कुठं काही

हा हा! ते औरंगाबाद मध्ये पण विनयभंगाचे गुन्हे manage करण्यास मागितली होती लाच. एक हे होता police तो लाच मागतांना सापडला. हा हा हा! शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर जे आहेत, दोन हजार चोवीस मध्ये निवडणूक नाही लढणार असं गोपीचंद बेलेकर यांनी खुद्द घोषित केलंय. हो आज birthday आहे त्यांचा. गेल्या सात महिन्यात अं सेहेचाळीस लाख ton गव्हाचं निर्यात केला गेलाय. गेल्या सात महिन्यात सेहेचाळीस लाख ton. गव्हाचं नि अं निर्यात करण्यात आलाय.

हम्म! ते जीवघेणे stunt करण्यासाठी तळावेत तील मधील pin tower मध्ये घुसले अडीच तासाच्या नाट्यानंतर दोन russian youtuberduty वर पकडलं, त्यांना पकडण्यात आलं. ते stunt करत होते.

अच्छा! अच्छा! ते दादा भुसेंनी युवकाला police समोर फाटकावलं जितेंद्र आव्हाडांकडून video tweet हा तो पठाण picture हे तो पण पठाण picture हा JEEexam जानेवारी मध्ये होणार आहे JEE मुख्य परीक्षे विरोधात high court त जनहित याचिका. परीक्षांच्या पात्रते करिता गाठलेली बारावीच्या पंच्याहत्तर टक्के गुणांची अट शिथिल करण्याची याचिकेतून मागणी. अच्छा अच्छा! हा अं राज राजा बापट मनोरंजन सृष्टीवरून शोककळा. वादळवाट fame श्रेष्ठ अभिनेता काळाच्या पडद्याआड. अच्छा अच्छा अं ते तालिबान चे पण न नवं फ अं फर्मान शिक्षणापाठोपाठ मुलींच्या नोकऱ्यांवर हि बंदी.

हा हा, हा! शिंदे गटातील विदर्भातील महिला, पहिल्या कार्य कार्य कार्यकालावर कार्यालयावर अतिक्रमणाची कार्यवाही. मुख्यमंत्र्यांनी काही दिवसापूर्वीच केलं होतं उदघाटन. राजा उदार झालाय. एकेचाळीस वर्षांनंतर ITI विद्यार्थ्यांचा stypen चाळीस रुपयावरण पाचशे रुपये.

अच्छा! Petrol, diesel ची किंमत जा जाहीर गाडीची टाकी full करण्याचा विचार करत असाल, तर झटपट check करा latest दर.

हो हो! Snow storm in अमेरिका. अमेरिकेतील bomb वादळाचा तांडव पार minus पंचेचाळीस अंश celcius. आतापर्यंत पंचेचाळीस जणांचा मृत्यू. हो हो. हा! सदैव अट्टल अटल समाधीस्थळी जाऊन, राहुल गांधींचं अटल बिहारी वाजपेयी यांना नमन. अं पुण्यात thirty first first ला बसण्यासाठी दीड लाख one day permit ची विक्री. सरकारच्या, कला व क्रीडा महोत्सव कृषी अधिकारांचा हवेत गोळीबार.

आह वसईत चंदन तस्करीवर मोठी कारवाई! सहा कोटींची मुद्देमाल जप्त. दोन जणांना ताब्यात.

असंय का! कसोटी सामन्यात भारताच्या अनुभवी अष्टपैलू आर अश्विन चा कमाल. कामगिरी करत यंदाच्या वर्षात दमदार प्रदर्शन केलं. देशात corona चा संसर्ग वाढत असतांना, पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांचे अनेक photosocial media वर viral होत आहेत. Bollywood दबंग star झाला सत्तावन्न वर्षांचा. cake cut करत असतांना सलमान खान ने मानले आभार.

पुन्हा lockdown केल्यास आंदोलन करणार. अनिल घनवंतांचा इशारा. हो हो! कल्याण डोंबिविली news कल्याण डोंबिविली वाल्यांना मिळणार शुद्ध पाणी. KDM ची उभारणं स्वतंत्र जल तपासणी प्रयोग शाळा. अह हम आपके है कौन आणि बाजीराव बजरंगी भाईजान यात जाणून घ्या, सलमान खान चे सर्वोत्कृष्ट महाराष्ट्रासह उत्तर भारत गार गारठला. राष्ट्रपती भावनांशी संबंधित एक रंजक माहिती फार कमी लोकांना माहिती असेल. माहित नाही कोणतेही पहाड काम न करता, एक लाख नऊ हजार चौरस मीटर जागेवर बनवलेली जनतेचा विकास आराखडा, शासन दरबारी सादर. येत्या एक january पासनं, MPS ग्राहकांसाठी पैसे काढण्याचे नियम बदलणार आहेत.

कधी cinema साठी खाल्लेल्या तीस पस्तीस चपात्या, तर कधी वादग्रस्त विधानामुळे चर्चेत. वयाच्या सहाव्या वर्षी, मुंबई गाठणारा सलमान खान आज कोट्यवधींचा मालक. Happy birthday. हा! कर्नाटक महाराष्ट्र सिंहासनावर राज्य सरकार ठराव आणणार. तर आरोपांवर अब्दुल सत्ता यांचे उत्तर देणार. चालेल, ठीके मग. आकाश! नमस्कार, customer helpline मध्ये आपलं स्वागत आहे. मी अविनाश जहागीर, आपली कश्या प्रकारे सहाय्यता करू शकतो?

Okay. अं ma'am तुमचा order ID कळू शकेल का मला?

Okay. J P one six nine eight two. okay ma'am एक minute मी तुमचा order ID check करतो आणि तुम्हाला लगेच respond करतो. हां, hello ma'am हां. अं तुम्ही neckband three thirty-five pro order केलेला होता. आणि तो तुमचा तुम्ही अं सात दिवसापूर्वी order केला होता. आणि तुम्हाला दोनच दिवसात त्याची delivery झाली होती. okay आणि तुम्ही म्हणालात कि तुम्हाला त्याच्यात battery backup चा issue येतोय plus sound quality चा issue येतोय बरोबर? Okay मला कळू शकेल का battery backup चा issue का येतोय नेमका तुम्हाला? Okay ma'am. अं मी actually तुम्हाला हे clear करून देतो कि website वर जे तुम्ही time बघितला तो stand by time होता आणि stand by time जो दिलेला असतो आम्ही product च्या खाली, stand by time चा meaning असा असतो, कि तो आम्ही तुम्हाला suppose stand by time तीन दिवसाचा दिलाय तर त्यात तुम्ही एक वेळा charge केल्यानंतर headphone, without use तीन अं दिवसपर्यंत stand by mode वर चालू शकेलं आणि तुम्हाला working चा time पण तिथे website वर available करून दिलाय. mostly customer Working चा time नाही बघत आणि stand by time ला त्याचा main time consider करतात, त्यामुळे stand by time ला आणि अं working time मधल्या difference त्यांना कळत नाही. आणि stand by time तुमचा तीन दिवसाचा असल्यामुळे तुम्ही तो गृहीत धरून चालताय कि त्याला battery backup व्यवस्थित मिळेल. आता working time तुम्ही बघायला गेलात तर तुम्हाला twenty-four hours चाच दिलेला आहे. Okay okay ma'am तुम्ही अं किती दिवस झाले तुम्ही वापरतायत त्याला? Okay ma'am. तुमचा continue use आहे ma'am त्याचा? Okay. आणि मला कळू शकेल का तुम्हाला हा problem अं कधीपासून येतोय sound चा? Okay ma'am. अं तुमच्याकडनं अं neckband कुठे पडला किंवा अं आपटला गेला होता का किंवा पाणी~ पाण्याशी काही contact आला का त्याचा? हां ma'am आम्ही तुमच्या वापरावर doubt नाही घेत आहे पण आमचं काम असत कि आम्ही customer कडनं एक वेळ अं assurance घेउन घेण्याचं कि त्याला कुठल्याही प्रकारचा physical damage झालेला नाही आहे. Okay ma'am असं हि होऊ शकतं कधीकधी आमच्याकडनंहि transportation मध्ये जेव्हा product अं दिला जातो तेव्हा transportation मध्ये product सोबत काहीही होऊ शकतं, मग कुठेहि फेकला जाऊ शकतो आणि तरीही fragile packing असते but still with fragile packing त्याच्या अं त्याच्यावर होणारे जे methods of the defects असतात त्यामुळे तो break होऊ शकतो किंवा मग त्याच्यात अं internal defects येऊ शकतात. आणि त्या case मध्ये आम्ही तुम्हाला product replacement ची किंवा cancellation ची policy available करून देतो. तर तुम्हाला तुमचा product replace हि करता येईल आणि cancel हि करता येईल. But still मला आधी तुमचा हे clear हवं आहे कि तुम्ही sound quality अं संबंधात left side च्या earbud बद्दल बोललात ना? Okay. मग त्यासाठी अजून एक option असा आहे ma'am कि तुम्ही अं reset करून try करून बघितला का? neckband ला एक key असते, तुम्हाला अं neckband च्या mike जवळ तीन keys दिल्या असतील, volume up, volume down आणि एक central key असते, बरोबर? हां. तर अं तुम्ही अं जेव्हा neckband on करता तेव्हा central key तीन सेकंदसाठी press करून ठेवता, but key तुम्हाला तीन सेकंद press करण्याच्याऐवजी पाच सेकंद press करून ठेवली तर त्यानंतर तुम्ही अं reset करू शकता पण त्या case मध्ये तुम्हाला Central key, volume down key आणि volume up key, तिन्ही keys तुम्हाला continue press करून ठेवायच्या असतात. त्या एक वेळ reset करायच्या, आणि reset करून झाल्यानंतर तुम्ही पुन्हा try करू शकता कि तुमच्या दोघंही earbuds proper work करतायेत. But ह्यासाठीची मी तुम्हाला आधी procedure सांगतो, ती तुम्ही व्यवस्थित ऐकून घ्या आणि मग ती कदाचित तुम्हाला follow करावी लागेल. hello हां बघा, अं तुम्ही सगळ्यात पहिले bluetooth ला connected device आहे तुमचं. ते तुम्हाला disconnect करायला लागेल, then तुमचं neckband forget करायला लागेल, अं तुमच्या mobile च्या connected device मधून त्यानंतर तुम्ही अं ear अं तिघही keys press करायच्या. volume up, volume down आणि central key आठ सेकंदसाठी त्यानंतर तुम्हाला earbud मध्ये sound येईल. त्या दोन dish नंतर असं समजू शकता तुम्ही कि तुमचा अं अं neckband reset झालाय. मग त्याला परत तुम्ही पहिल्यापासून start करायचं जसं तुम्ही अं first time केलं होतं central key तीन सेकंद press करून, ते start झाल्यानंतर परत तुम्ही mobile ला freshally connect करा आणि मग freshally वापरून बघा. त्यानंतर अं आशा करतो कि मी तुमचा

But if incase तसं नाही झालं, तर तुम्हाला मी अं हि आमची return policy आणि replacement policy पण explain करतो ma'am. आता मला इथं अं तुमच्या order ID वर दिसतंय कि तुम्हाला अं वापरून आता suppose mostly पाच दिवस झाले असतील, आणि आपली cancellation policy किंवा return policy upto पंधरा days valid असते.

तुमचं suppose आता अं या product ची तुमची amount आहे one three double nine. तेराशे नव्यानऊ रुपये तुमची amount आहे, बरोबर?

आणि तुम्ही order cancel केल्यानंतर आमचा delivery boy तुमच्याकडे order collect करायला येईल, ती order तुम्ही अं त्याचाजवळ अं जशी packing होती तशीच packing देण्याचा प्रयत्न करणार, तो एकवेळा check करून घेईल. काही miss नसेल packing मध्ये warranty card अं किंवा जे accesories provide झालाय त्याच्यासोबतच्या, आणि ते अं delivery boy ने return company त आल्यानंतर अं पुढच्या आठ ते दहा working days मध्ये तुमचं payment तुम्हाला refund होईल तुमच्या Account मध्ये. okay. आणि cancellation policy सोडून तुम्हाला replacement policy पण avail~available आहे. replacement policy मध्ये मी तरी तुम्हाला अं suggest करेन कि cancellation करण्यापेक्षा replacement अं एखादा product defective निघू शकतो, तो अं transportation मध्ये काही problem झाला असेल त्याच्यासोबाबत तर, पण प्रत्येक product आपला defective नसतो आणि तुम्ही जर अं हा product विकत घेताना ह्याची rating बघितली असेल. तर तुम्हाला दिसलं असेल कि ह्याला rating बऱ्याच customer ने चांगले दिलेली आहे. four point three rating त्याच्या out of five, that means हा product खूप चांगला आहे आणि customer ने त्याला चांगले review दिलेत, पण एखादा अं

पण प्रत्येक product सोबत नाही होत कारण आम्ही आमच्या side न packing ची पूर्ण व्यवस्थित अं जाचपडताळणी करून घेतो. so दुसरा product जर तुम्ही replace केला, जर तुम्हाला same amount लागेल म्हणजे तुम्हाला नवीन परत amount pay करायची गरज नाही आहे, तुम्हाला जर अं section मध्ये जायचं आहे.

तर तुम्ही तोही करू शकता म्हणजे हा तुम्हाला plus point असतो आमच्या side ने. so replacement अं policy ला परत मग same process follow होईल. आमचा delivery boy दोन दिवसाच्या आत तुमच्याकडे येईल, तुमच्याकडनं product collect करून घेऊन जाईल. आणि पुढच्या आठ दिवसात तुम्हाला delivery मिळून जाईल किंवा मग second option असा असतो, कि आमचा delivery boy अं पाच दिवसानंतर अं तुमचं नवीन product पण आणि जुनं product पण घ्यायला एकाच वेळीस येईल. ह्या case मध्ये तुम्ही आमच्या delivery boy ला तुमचा जो जुना product किंवा defective product आहे, तो त्याच्याजवळ देऊन द्यायचा, आणि त्याच्यासोबत आलेला नवीन product तुम्ही तिथेच check करून घेऊ शकता त्याच्याकडून.

हो. replacement करू शकता आणि मी relacement ला तुम्हाला सांगितलं, कि जसे तुम्हाला variant available आहेत, जे तुम्हाला आधी नव्हते आणि आता stock वाढल्यामुळे आता तुम्हाला ते available आहेत तर तुम्ही variant पण change करू शकता. हो ma'am. actually आमचे अं customer care executives सध्या खूप अं busy आहेत आणि त्याबद्दल मी खरंच क्षमस्व आहे. पण अं आम्हाला काही ना काही अं customer कडनं queries किंवा अं feedback येत असतात. So positive responses आणि negative responses हे दोघे handle करायला आमच्याकडे जेवढी team आहे, ती कमी पडत होती सध्या, but आता सध्यामध्ये अं sale हि चालू असल्यामुळे, तो issue येत होता. आम्ही तरीही प्रयत्न करत आहोत कि आम्ही जास्तीजास्त customer पर्यंत पोहोचू आणि त्यांना जास्तीजास्त वेळ देऊ शकू. हो ma'am. तुम्हाला replacement तीन वेळेसपर्यंत replacement available असते त्यानंतर तुम्ही cancellation करू शकता, पण cancellation पण तुम्हाला तीनच वेळेस available असतं. त्यानंतर मग काही करायचं असेल तर मग तुम्ही एक तर new product घेऊ शकता. ह्याच product related तुम्ही काही नाही करू शकत. so तुम्ही new product घेऊ शकता मग त्यात थोडा variant शकता तुम्ही same product नाही अं घ्यायचा. But मी तर तुम्हाला असंच suggestion देईन कि सध्या तुम्ही एक वेळ reset ची procedure try करा, एक वेळा reset करून बघा. reset करून नाही झालं तर मग तुम्ही अं replacement किंवा cancellation पर्यंत जा. But आधी reset करून check करून घ्या कि तुमचे दोघे earbuds आणि sound quality चांगली चालतेय का. then तुम्हाला battery backup चा पण issue, reset केल्यानंतर जर तुम्हाला आता वाटतोय तो खूप येतोय, तोही एकवेळ check करून घ्या. अं ma'am battery backup बद्दल मला अं तुम्हाला असं विचारायचं होत कि तुम्ही charging किती hours करता त्याचे? Okay ma'am. one hour charging is fine but अं जेव्हा त्याचं battery पूर्ण drain झालेली असते, त्यावेळेस तुम्हाला one and half hours charging करायला. So तुम्ही जर अं battery पूर्ण drain केलेली आहे आणि मग त्यावेळेस तुम्ही one and half hours charging केली, तर तो तुम्हाला twenty-four hours चा backup देतो. But incase जर तुम्ही one hour charging करताय आणि त्याची battery पूर्ण drain आहे, so तो तुम्हाला twenty-four hours चा backup नाही देऊ शकत. so आता तुम्ही जेव्हा अं reset करणार त्यानंतर हा पण एक पर्याय try करून बघा. जर तुम्हाला battery चा issue त्यानंतर वाटला तर तुम्ही अं battery full drain झाल्यानंतर त्याला one and half, आधी तर तुम्ही full drain करून घ्या, आणि त्यानंतर तुम्ही one and half hour charging करा त्याची and then check करा, twenty-four hours चा backup देतोय कि नाही.

हो ma'am. हो. निश्चितीच. तुम्हाला option खूप सारे available असतात. आता पंधरा दिवसपर्यंत आमची policy आहे कि आम्ही return policy पंधरा दिवसापर्यंतच देतो, पण तुम्ही ज्या company चे अं headphones घेतलेत त्या company चं warranty card त्यासोबत मिळालं असेल. आणि मला अं इथं order ID मध्ये तरी दिसतंय कि त्या company ची company warranty six months ची आहे. so तुम्ही सहा महिन्यापर्यंत अं headphone replace करू शकता किंवा cancel करू शकता, असा त्यांच्याकडे option आहे. But mostly company तुम्हाला replacement च देते किंवा मग जे त्यांचं service store असतं, त्या service store तुमच्या शहरात, जे जिथं असेल, तिथं ते locate करून तुम्हाला सांगतात कि तिथे एक वेळा भेट द्या त्यानंतर तुम्हाला तुमचं अं Product तिथं दाखवायचं असतं आणि ते जर issue solve होण्यासारखं असलं, तर तुम्हाला लगेच solve करून देतात, नाहीतर मग दोन दिवसात तुम्हाला त्या product ची replacement करून new product देतात. So जरी तूम्हाला पंधरा दिवसाच्या आत अं problem नाही आला आणि पंधरा दिवसाच्यानंतर problem आला, तर तुम्ही नवीन product अं company च्या site वर जाऊन त्या warranty card च्या base वर घेऊ शकता. हो ma'am. हो ma'am. आमची आमची comp अं company फक्त तुम्हाला पंधरा दिवसापर्यंतच अं replacement policy available देते त्यानंतर तुम्हाला original product च्या website वर जावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला warranty card available करून दिलेलं आहे. Okay. मी आशा करतो कि मी दिलेल्या माहितीबद्दल आपण संतुष्ट आहात.

cheque लागंल, ते द्या अदूगर. सयाजीला एकदम सुटण्यासारखं वाटलं. केवळ सवयीने chequebookpaassbook त्याच्या फटफटीच्या डिक्कीत असायचं. त्याने तात्याला cheque book आणायला पाठवलं. तात्याने पण तडकाफडकी cheque book आणलं. सयाजीने cheque वर सासूचं नाव घातलं. पाच लाखाचा आकडा टाकला. अक्षरी लिहिलं. cross करून सही ठोकून सासुपुढे धरला. झालं का समाधान मामी? cheque हातात घेऊन बुड हलवत सासू म्हणाली. व्हय, आता बसा वाईच, पैसं आणते आतनं. सासू आत गेली तसं तात्याने सयाजीच्या मांडीवर थाप मारली. काय जादू झाली रं? काम झालं बघ तुझं cheque च्या फटक्यात. लेका, सासुआ पिसुआ नसत्या ती. माझी सासू नारळावाणी हाय. बाहेरनं कडक, मधी मायेचं ग्वाड पाणी. अन झाड तर आपल्याच ताब्यात हाय बघ, माझी वैणी. तसं पैसं द्यायचं रं. तर काय घडलं तर सासू कळ काडील लेकीसाठी. bank परीस लाख पटीनं बरं रं. तेवढ्यात दुर्गा बाई आली. चकचकीत steel च्या ताटात रेशमी वस्त्रांवर नोटांची पुडकी छान सजवून ठेवली होती. सासूने जावयाच्या पुढ्यात ताट ठेवलं. घ्या मोजून. भरवसा हाय व मामी तुमच्यावर. असे बोलून राहू नये. कवा बी पैसं मोजूनच घ्यावं बरं. तात्या धर, एवढं तु मोज. एवढं मी मोजतो. दोघांचं गणित कच्चं होतं की सासूचं? दोघांनी दोन-तीनदा उलटे-पालटे करून पैसे मोजले. एकमेकांकडे अविश्वासानं पाहिलं. मग सयाजी म्हणाला, मामी हे तर चारच लाख हायती. व्हय की मग. एक लाख व्याज काटलंया. आ? आ काय करतायसा, सावकारीचा कायदा-कानून हाय ह्यो. आता आणिक एक लाखाची तरतूद कुठून करू? ते आमी कसं सांगावं? हे नको असलं तर द्या वापीस. आणि हे cheque घ्या वापीस. छा छा, तसं नाय. नोटांची पुडकी पटकन ताब्यात घेत सयाजी म्हणाला, मोठी नड तर भागली. करतो खटपट कायतरी मामी. लय उपकार झालंत तुमचं. उपकार न्हाय, व्यवहार म्हणा व्यवहार. परतफेडीचा cheque दिलायसा हे पक्कं ध्यानात ठिवायचं, ठिवतो की. बर, तर येतो मामी आमी. थांबा जावयबापू. रीतभात सोडली न्हाय म्या. गोडाधोडाचं जेवण करून जायचं बघा. असं म्हणत सासू घरात गेलीसुद्धा. सयाजी हसून म्हणाला, तात्या सासू म्हणजे नारळ. नारळाकडं तू cheque चं खुरपण दिलंयस बाबा, तात्या लाजुबिजू नको. ठाव हाणायचं लेका. पुन्यांदा तुला मामी अवतान द्यायची न्हाय हा, तात्याच काय पण खुद्द सयाजीरावसुद्धा चारे ठाव जेवला. थोडा विसावला, आणि सांजपातूर आपल्यागावी परतून तात्याला त्याच्या घरी सोडून आपल्या घरात शिरला. हा धीर देणे तरीपण चेष्टेने गुलाबने विचारलं, झालं काम? काय म्हणते तुमची सासू? सासू म्हणती, पाच लाख दिलेत. तुम्ही पाच नातवंड द्या. धत असं म्हणत गुलाबने हसत पदरातून लपवलं. आणि सयाजीच्या दांडगट मिठीत शिरली. अशा नरम गरम मिठी-दिठीत दिवस, महीने कसे टनाटण उडाले. बँका कवा बी बुडतील त्या अगुदरच जावयाच्या cheque ने भरलेले आपले पाच लाख काढून घरच्या पेटी बँकेत ठेवलेले बरे या विचाराने दुर्गाबाईने बँकेत जायची तयारी केली. म्हणजे जपून ठेवलेली रेशमी पैठणी, दीड घणाचे झंपर आणि अंगावर दागिने एक मंगळसूत्र सोडलं तर neckless, मोत्यांची माळ, बाजूबंद, बोटात अंगठी कर्णफुलं, बांगड्या, चांदीचा कमरबंद, पायात तोडे, पैंजण तेवढं नव्हतं. लग्नात गुलाबला दिला होता त्याच्या दामदुप्पट ऐवज अंगावर आणि राणीचा तुरा मुखड्यावर. त्यांनी bank त पाय ठेवला, आणि त्यांचा तोल वरमायेसारखा रुबाब पाहून अनेकांना आपण लग्न मंडपात आलो की काय असं भासही झाला. त्या withdrawal form भरणार तोच त्यांना ओळखून outer clerk ने म्हंटलं, दुर्गा मावशी आवं तुमचा पाच लाखांचा cheque bounce झाला बरं का? काय म्हणता? bounce झाला?